हाय याठिकाणी या चित्रात आपल्याला एक कॅबिन दिसत हाय व मोठे मोठे टेबल दिसत हाय.

हाय या ठिकाणी आपल्याला एक हाॅटेल दिसत हाय व जेवनाच्या प्लेटी दिसत हाय व पाण्याच्या बाॅटल दिसत आहे.

व अतिशय हिरवट झाड दिसत हाय.

सोन्याचा कळस दिसत आहे व मागे मंदिर दिसत आहे.

हा याठिकाणी आपल्याला हॉस्पिटल दिसत हाय व हॉस्पिटल मध्ये नर्स दिसत आहे.